गुड मोर्निंग अग तुझ्याकड वेळ आहे का आज?

अग मनावरती खूप दिवस झाले एक दडपण चालू आहे. ते तुझ्याशी शेअर कराव असा विचार केला म्हणून फोन केला तुला. बिनदास्त कर.कुठलाही दडपण ठेऊ नको त्यांनी नंतर खूप जास्त प्रोब्लेम क्रीएट होतात. त्याच्यापेक्षा जे काही असेल ते मन मोकळ कर बोल बोल. अग, ऑफिस मध्ये आमचची एक वीस जणांची टीम आहे.

आणि कामाचा एक्सपेरियंस पण, पण जेव्हा हि कधी कुठली क्रीएटिव्ह मिटिंग असली कि आमचे जे इनपुट असतात त्याला डावलल जात. आम्ही जे क्रीएटिव्ह इनपुट देतो ते डीसकस च्या वेळी आपसात होतात पण जेव्हा पण जेव्हा फायनल प्रेसेंटेशन लागत तेव्हा ते इनपुट असून नसल्यासारखे असतात त्यामुळे सगळच प्रमोशन म्हण जे क्रेडीट असत ते मिळण म्हण सगळच डीले होत ग. म्हणजे तुमच्याजवळ एवढ क्वालिफिकेशन आहे तर म्हणजे काय झाल म्हणजे काही बॉस प्रोब्लेम आहे, एच.आर. डीपार्टमेंट ची प्रोब्लेम आहे, का कंपनी ची पोलिसी असी आहे काय वाटतंय तुम्हाला अस! कंपनी पॉलिसी तर इंटरव्ह्यू देऊनच असनार आहे प्रोपर इंटरव्ह्यू झाला आहे, व्हेरीफिकेशन झाल आहे मगच मगच जॉब मध्ये हायर केल आहे. बॉस ला म्हणशील तर तसे आमचे रिलेशन चांगल आहेत

आणि कधी अशी एखादी ऑफर असते एच.आर. डीपार्टमेंट कडण कि वेळेच्या आधी लॉग करा आणि बट्स मिळवा किंवा बोनस मिळवा तो त आम्हाला कधीच देत नाही ते ग. का ग. म्हणजे असे का करता एच.आर. डीपार्टमेंट नेहमिच अस बायका मध्ये आणि मुलांमध्ये का फरक करतात म्हणजे अस कि मुल मंझे

मला तर खरच कळत नाही आपण म्हणल खर तर किती मल्टीटास्किंग करतो घर सांभाळतो, मुलांना पाहतो, नवर्याला पाहतो, सासू सासरे असतात, माहेरचे असतात सगळी कामा आपण बँलन्स करून वेळेच्या आधी नऊ च्या ऑफिस ला पाच वाजता उठून घरातला स्वयपाक पाणी आवरून, मुलाचं सगळा आवरून, नवाऱ्याला टिफीन रेडी करून, घरातील असतील ती चार काम करून आपण नऊ च्या ड्यूटी टच होतो.

एक मिनिट इकडेतिकडे होतो आणि ते पण बर्याच असलेले रहदारी किंवा ट्राफिक मुळे च होतो कि ग. अग ट्राफिक चा प्रोब्लेम तर इतका आहे न मी जॉब करत होते न तर प्रेगेनेशी च मल इथन नगर रोड ला जायला दोन दोन तास लागायचे प्रचंड ट्राफिक

इतकी ट्राफिक नऊ ते सहा आणी नऊ ते सहा नंतर आमचे बॉस इतके खतरूड होते न रोजच्या रोज सहा मिनिटाला मिटिंग शेड्युल करायचे काही कारण नसताना काहीतरी चुकीच अगदी फालतू टॉपिक घ्यायचे त त्याच्या त दोन दोन तास निरार्थ डीस्कशन करायचं आणि मग आम्हाला निघायाला तिथन नऊ वाजायचे घरी यायला कित्येक मला दहा साडे दहा वाजाले आणि प्रेगेनेशी मध्ये इतकी भूक लागायची थकलेली असायची तरी साडे दहा वाजता

खुप्पच अम्ही हा प्रॉब्लेम सगळी कडेच आहे

तर हे लोक लवकर निघाले तरी तो दुसऱ्या दिवशी येऊन मुद्दाम खरडपट्टी घेनार मुद्दाम त्रास देणार अश्या वृतिचा होता तो माहिती तो

आर देवा, नाही याच्याशी त मी पण रिलेट करते हा आता आमचा ऑफिस कहा नाईन अ क्लोक ला लॉग इन असत फाइव्ह अ क्लोक लॉग आउट असत एक तास आपण एक्स्ट्रा धरूया की ग सहा वाजेपर्यंत तू म्हंटली तस बरोबर साडे पांच ला मीटिंग अनाऊन्स करतात सुरू होई पर्यन्त सहा होतात आणि अगदी निरार्थ डिसकशन असत किंवा त्याला काही एम नसत बेस नसतो

आणि आठ वाजेनन्तर घरी पोहचाला नऊ साडे नऊ होतात ग मूल कधी कधी उपाशी झोपून जातात ग नवरा आलेला असतो वैतागून तो चिडचिड करतो आणि एकाद दिवशी मेड ने सुट्टी घेतली असली तर सगळाच घोणदळ असतो घरामध्ये आणि बर एवढ आपण सॅंकरीफाय करून सुद्धा यांना कस कळत नाही ग की आपला पण टाइम प्रॉडक्टीव आहे वेळेचे काहीं महत्व आहे ऑफिस च्या व्यतिरिक्त किती एक्स्ट्रा टाइम की ओवरटाइम व्हावा याची काही राइट आहे की नाही अॅज अ एम्प्लॉयी म्हणून. ते जे हयुमण राईट म्हणतो की एम्प्लॉयी साठी असतात आणि काही फक्त सगळ्यांसाठी असतात ते फक्त एम्प्लॉयी साठी बदलेले असतात बर वर्षभरात त्याचा काहीच फायदा होत नाही अस मला वत्ती माहिती आहे का? प्रचंड त्रास होतो आणि मनस्ताप होतो तो वेगळा म्हणजे न आपण घरच्यांना वेळ देऊ शकतो न कंपनी एक्स्ट्रा थांबवल्यामुळे न तिथे तो प्रॉडक्टटिव्ह जो टाइम असतो तो वेस्ट होतो तो कश्यासाठी वापरेला नसतो आणि त्याच आउट पूट तर काहीच निघत नाही त्यामुळे तुम्हाला तो मनस्ताप वेगळा होतो आणि घरी मुलांना जर फॅमिली ल जो टाइम द्यायचा असतो की त्यांच्या काहीतरी एक्स्ट्रा अॅक्टिविटी असतील किंवा अभ्यास घ्यायचा असेल स्पोर्ट्स असतील त्याला आपण अजिबातच वेळ देऊ शकत नाही त्यामुळ ती मुलांची होणारी चिडचिड ती वेगळी जर तुमचे सासू सासरे असतील त्यांचे काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम असतात त्यांना फिजिकल प्रॉब्लेम मुळे लवकर जेवायच असेल आणि आपण जातो उशिरा गेलो आणि त्याच्यानंतर केल तर घरात म्हणजे आकाल तांडव होतो सर्व कुठ कुठ लक्ष द्यायच मग आपण आपल लिमिटेशन आहे की नाही.

हालाकी आपण कोणावर उपकार करत नाही आपण ज्ञान घेतल आहे त्या ज्ञानच चीज व्हाव म्हणून तर आपण नोकरी करत असतो न ग, आपण स्वतः आर्थिक दृष्ट्या इनडीपेनडेंट राहाव यासाठी आपला तो सगळा प्रयत्न असतो आणि अर्थात आपल्या जे कामईचे हे त्याला घराच्या सगळ्या खर्चाला सुद्धा हातभार लागतो की

तरी किती समजून घेणार एकदा समजून घेणार, दोनदा समजून घेणार सतत अॅज व्हायला लागल तर घरच्यांच्या मधे पण त्यांचा पण पेशन्स संपतो की आणि छोटी मूल तरी किती को- ऑपरेट करणार न आपल्याला. त्याच्या वयाच्या काही गरज असतात न इमोशनल गरज प्रतेकाच्या वेगवेगळ्या असतात लहान मुलांनच्या आणि आई च्या बाबतीत असेच पझेशीव्ह असतात ते की प्रत्येक गोष्ट आईला दाखवायची आणि आईशी शेअर करायची त्यांना फार गरज असते

त्या मग के आपल्या शिक्षणाचा उपयोग नाही तिथ काही काहीच करू शकत नाही न आपण.

अगदी खर आहे मला हे पटतय अगदी खर आहे अगदी खर आहे कारण मुलांना छोटी छोटी गोष्ट आपल्या सोबत शेअर करायची असते आणि आपल्याला त्यांचा लळा असतो. आणि कस होत अशी जर मीटिंग लेट झाली न तर प्रसंगी मूल पाळणाघरामद्धे सुद्धा विषय अवघड होतो. आता सहाचा पिकअप टाइम असतो पाळणाघरामध्ये आपण पाळणाघरच्या मावशिना रिक्वेस्ट करून सात पर्यन्त टाळू शकतो ग पण त्यांना पन आपले घर, दार इतर कार्यक्रम असतात त्यातही किती वेळ मुलांना घेऊन ठेवतील न त्याच्या घरी आणि एखा दुसऱ्यांदा ठीक हे माणुसकी म्हणून मदत पण करतील कदाचित पण दरवेळी अस व्हायला लागल तर सगळाच विषय उघड होऊन बसतो. या पुरषाना कधी कळणार हे? होण, आणि अग पाळणाघरात तसंच होत ती लहान मूल हे ना आता माझी आई येणार, मग वाट बघत असेलेली असतात आणि आपण

जरा उशिरा गेलो न ते अस इतक छोट तोंड करून बसतात आणि इतके लगेच वैतागतात न त्याची होणारी चिडचिडण बघवत नाही मला तर अस वाटत की आपन पैश्यासाठी करतोय तर त्या त्यांच्या भविष्यासाठी करतोय आणि त्याचा उपयोग जर त्याना भोवणार नसेल आपण त्यांना वेळ च देऊ शकणार नसेल तर मग का उपयोग याचा तेच फर्स्टरेशन खूप जास्त असत.

पण हे पुरुष का समजून घेत नाही. जेव्हा त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम असतात त्यांना चटकन लीव मिळते, हाल्फ डे मिळतो आपण काही हा हाल्फ डे मारायला गेलो आपल्याला शंभर नमुन्याचे प्रश्नना त्यांना उत्तर द्याव लागत. प्रत्येक प्रमोशन साठी आपल्याला झगडायाला लागत, आपली परत आपली वॅल्यू प्रूव्ह करावी लागते एक महिला बॉस हे लोक का सहन करू शकत नाही. सुधा मूर्ती आहेत, इंदिरा नुई आहेत ह्या महिलच आहे न यांनी तर इन्फोसिस, पेप्सिको सारख्या मोठ्या मोठ्या कंपण्यांना लीड केल आहे

यांना मेल इगो असतो, कारण पुरुषांना मेल इगो जबरदस्त असतो महिलांच तास नही त्यांना प्रत्येकाच्या म्हणजे स्वभावानुसार त्यांच्या परिस्थीतीत कस जुळून घ्यायच हे परफेक्टली असत न त्यामुळ काम स्मूद होतात. तास पुरशांच्या बाबतीत कधीच होत नाही तुला माहिती आहे का?माझ्या वरुण बघ जरा माझ्या म्हणजे मी जेव्हा जॉब करत होते तेव्हा माझ्या मिस्टरांनी साठ- सत्तर सुट्ट्या शिल्लक होत्या आणि त्यांनी.

माझ्या आईला कॅन्सर झाला म्हणून रेडियशन देत होत न तर मी बॉस कडे सुट्ट्या मागीतल्या तर ते म्हंटले ठीक् आहे तू एच.आर. डिपार्टमेंटशी बोलुन घे आणि घेऊन ताक तु सुट्टी

तेव्हा त्यांनी सांगितले नाही नाही मॅडम तुमच्या आताच खूप सुट्ट्या झाल्यात तुम्हाला एवढ्या सुट्ट्या मिळणार नाहीत तुम्हाला हाल्फ डे च मिळतील. म्हणजे तुम्ही क्वालीफाईड आहात तुम्ही जॉब करता तुम्ही व्यवस्थित काम करता, तुमच्या नावाच्या बाय लॉ तुम्हाला सुट्ट्या आहेत.

हे खरंच खूप त्रासदायक होत माहिती आहे का? हो ना एक ह्युमन राइट म्हण किंवा ईव्हन एम्पोयेर राइट म्हण आपल्याला ते नेहमीच डावलल्या जातात.

की नेहमी बॉस च्या कपाळाला आठ्या असतात ग ती पेड लीव असते न गव्हरमेन्ट मध्ये टी पेड लीव आहे प्रायवेट मध्ये अन पेड लीव असते. पान तो माहीला म्हणून आपला हक्क आहे आणि आपण ते आपल्या साठी घेतो का? त्या आपल्या शारीरिक रिकव्हरी साठी आणि छोट्या बाळाच्या चांगल्या रिकव्हरी साठी ती सुट्टी गव्हरमेन्ट ने आणि अनेक देशात अशीं सुट्टी आहे तुला माहिती आहे परदेशमध्ये एक वर्षापर्यंत आई पगारी सुट्टी घेऊ शकते मॅटरनिटी लीव एक वर्ष. आणि त्यानंतर पन आजून एक वर्ष ती सुट्टी वाढून घेऊ शकते जर फक्त तेवढ असत की बिनपगारी असते. पण आईला एवढ तिथे कंसीडरेशन असत महिलेला एवढा सन्मान कारण ती मातृत्वाच सन्मान करते आपल्या इथेच अस का प्रॉब्लेम येतो मला खरच कळत नाही आग कधी कधी? आग आपल्या इथे कुठले प्रोजेक्ट चालू असेल आणि जर तुम्हाला कळल की ही लेडीज प्रेगनेन्ट आहे तर तिला सबब लांब च ठेवल्या जात म्हणजे तिला त्या प्रोजेक्ट च्या साध डिसकशन सुद्धा काय मध्ये सुद्धा बोलावल जात नाही कारण ही

असेल की ही सहा महिन्याने सुट्टीवर जाईल उद्या हिला त्रास झाला की ही ऑन द स्पॉट नोकरी सोडेल मग आपण आयत्या वेळेला कोणाला उभ करणार म्हणून त्या बायकांना त्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा इनक्युलड करत नाही

अफ्टर डिलिव्हरी जाइंट होतात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 तेव्हा सुद्धा त्यांना आधी बेंच वर बसवल जात नंतर त्या व्हेडर्णी येतात हे बघून च त्यांना प्रोजेक्ट अलोकेट केला जातो तो परंतु डेट ली नाही. माहीत आहे का? अगदी खर अगदी खर! मी टोटली रिलेट करते याला आपली मातृत्वाची सुट्टी म्हणजे यांच्या साठी एक टेंशन चा विषय असतो.

आणि प्रोजेक्ट मध्ये सुद्धा काही क्रिएटिव इनपुट दिला कोडिंग मध्ये चेंजेस सजेस्ट केले तेव्हढया पुरता तो म्हणतात बग रिमूव करायला हेल्प केली हो म्हणतात आणि शेवटी फायनल रिप्रेझेंटेशन जेव्हा लागत सगळ्यांसमोर तेव्हा सरळ हाथ वर करतात बाईंनी काही संगीतलच नव्हत मी तर प्रोजेक्ट यांनच्या कडे घेऊन गेलो होतो. आम्ही सांगितलेले चेंजेस आमच्या समोर तरी केले असतात पन ते सेव्ह करतच नाही मग ते तिथे बरोबर रिफलेक्ट होत नाही म्हणजे बॉस समोर पुन्हा आमचा इंप्रेशन कमी. आणि तुला माहीत आहे का? आता कस होत की आय. टी . कंपन्या त्याच्यात तुम्हाला प्रोजेक्ट दिला की प्रोजेक्ट साठी कधी ही बाहेरच्या देशांमध्ये जाऊन रहाव लागत. त्यासाठी कंपलसरी ते मेल कॅन्डीडेट निवडतात कारण का तर त्यांची फॅमिली कधी ही घेऊन जाऊ शकतात आणि त्यांच्या घरी ही बर आहे म्हंटल तर त्यांची पूर्ण फॅमिली येणार. अग आपले माहिती आहे का काय होत परदेशांत भी कुठले प्रोजेक्ट चालू असले न तर मेल कॅन्डीडेट ल फर्स्ट प्रेफ्रेन्स मिळतो का तर ते पाहिजे तेव्हा त्यांची सॅलरी घेऊन जाऊ शकतात. आणि त्यांच्याकडे त्याच्या घरी वातावरण अस असत की हा मी परदेशात चाललोय न्यू प्रोजेक्ट साठी ती आखी फॅमिली जे काही आहे नही हातात टाकून हातातला टाकून लगेच निघते. आपल्याला जर अन फॉर्चूनेटली चान्स मिळाला तर आपल्याला इतका ! आपल्यासाठी त्याचा जॉब आणि सगळ सोडून येणार आह का हा पहिला प्रश्न असतो. आणि उद्या ठीक् आहे त्याच्या जॉब खूप हाय प्रोफाइल हे चांगला आहे तो नाही म्हंटला सोडणार तर पांच सहा वर्षासाठी आपण त्याला सोडून राहू का? परदेशात! आमच्या भरोश्या वर मूल, नवरा , सासू सासरे सगळ्यांना घरी तसंच टाकायच पांच – सहा वर्ष परदेशात जाऊन राहायच याला घरचे कोणीच तयार होत नाही हा एक मेन प्रॉब्लेम आहे आपला माहिती आहे का? अगदी खर. कारण कस होतय! आपण एवढ्या साऱ्या जबाबदऱ्या सांभाळतो आपण कामावरती पण आपल हंड्रेड पर्सेंटेज देतो तर एक माणुसकी म्हणून थोडस हव न एक चांगला टीम लीडर सगळ्यांना एकत्र बरोबर घेऊन जातो एकाला पुढे आणि आणि एकाला मागे अस कधीच करत नाही पुरुष आणि स्री हे कामाच्या ठिकाणी रथाच्या चाकासारखे च आहे जे त्यांच्यात कमी आहे तर आपण भरून द्यायच असत, जे आपल्यात का कमी आहे ते त्यांनी भरुन द्यायच असत अश्यानेच कंपनी चा ग्रोथ आणि विकास होत असतो पण हे समजून च घेत नही लोकं.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

हा एक् प्रॉब्लेम होतो न तो फार त्रासदायक होत माहिती हे का? अगदी खर, अगदी खर आणि आम्ही छोटी छोटी रिक्वेस्ट केली की एक डे केअर तुम्ही बिल्डिंग मध्ये च करा म्हणजे आम्ही की तास भर अधिक वेळ देऊ शकतो कामाला ती रिक्वेस्ट सुद्धा मान्य करत नाही ग कधी कधी. कायद्याने मान्य आहे ती सुद्धा नाही म्हंटल्यावर कस व्हायच न आपल हो न कायदा किती अॅक्चुअल्ली महिलांसाठी सपोर्ट करतो तेहतीस टक्के आरक्षण राजकारणात ठेवल आहे विविध ठिकाणी सामाजिक संस्था मध्ये आरक्षण आहेत मग या प्रायवेट कंपण्याच काय प्रॉब्लेम आहे खरच कळत नाही कधी कधी. कळ म्हणजे कळतच नाही कधी कधी कस कराव कश्या पद्धतीने वर्क लाईफ बॅलेन्स मेंटेन करावा खरंच मोठा प्रश्न होतो समोर.